अगं मला वाटलं तुला आवाज येतोय की नाही मी सध्या बाहेर आले वीकेंडला

होगा मी इकडे आलोय असंच बऱ्याच दिवसाचं प्लॅन नव्हता म्हणून ठरवून काही नाही दोन दिवसासाठी आलो आहे दोन दिवस राहणार उद्या परवा जाणार

अरे वा मस्त वा वा एकदम एमपी मध्ये गेल्यासारखीच गेलीस तू

इकडे हवेमध्ये बिलकुल पॉल्युशन नाहीये म्हणजे मला इकडे आल्या आल्या समजलं की बापरे किती स्वच्छ हवा आणि किती स्वच्छ सिटी आहे आणि काय म्हणजे रिफ्रेशमेंट म्हणतो आपण ती खरच समजली इकडे आल्यावर ओके ओके ओके क्लीन सिटी तर आहे म्हणजे खूप त्याच्यामध्ये अग ते आणि लोक फॉलो करतात मेन म्हणजे लोकांनी स्वतःला त्या सवय लावलेल्या आहे असं म्हणू शकतो आपण हो बरोबर बोललीस म्हणजे नुसती सिटी क्लीन ठेवणं म्हणजे ठेवणं म्हणजे त्याच्यामध्ये प्रत्येकाचा हातभार आहेच आज प्रत्येकाची प्रत्येक जण जबाबदारी घेऊन म्हणून त्यामुळे तेवढी ती सिटी क्लीन आहे हो म्हणजे सरकार किती सरकारने काही गोष्टी त्यांना सांगितले असतील की ह्या गोष्टी आपल्याला राबवायच्या म्हणजे राबवायच्याच आहेत पण सरकार प्रत्येकाला हात धरून तर नाही शिकवू शकत ना आपण व्यक्तीने सुद्धा आत्मसात करणं सरकारने सरकारचा प्रयत्न केला पण लोकांनी तो आत्मसात करून जास्त सक्सेसफुल केला नाही आणि बरोबर आहे जिकडे आपण राहतो तिकडे आपल्या म्हणजे म्हणतात ना मोकळा श्वास घेता यायला पाहिजे म्हणून आपण हे सगळं करायचं एवढा जरी एक विचार मनात ठेवून केलं तरीपण बऱ्याच गोष्टी पुढे याच्यामध्ये हातभार लावतील हो हो ते तर आहे अगं आता बाकीच्या सिटीचं बघ ना म्हणजे आता आमच्याकडे चालू आहे आता मी पुण्यात आहे तर एक जस्ट सध्या वाचण्यात आलं की पुणे पिंपरी चिंचवड सुद्धा जे पिंपरी चिंचवड आहे पुण्या मधल तर ते सध्या इंदोरला फॉलो करते आहे म्हणजे इंदोर जी क्लीन सिटी आहे किंवा इंदोर मी जे काही बदल केलेले आहेत कशाप्रकारे काय तर ते थोडसं पिंपरी चिंचवड मध्ये काम चालू झालं आहे पुण्यामध्ये अच्छा नाही ग आणि काय आहे माहितीये आता प्रत्येक बसेस वरती हे येत हे लेट आवर सिटी ब्रीद म्हणजे हे खरच आहे हे वाक्य मला खूप आवडलं म्हणजे नकळत का होईना आपण माणूसच त्याच्यामध्ये कुठेतरी प्रदूषण आणतो फक्त माणूस असं नाही वाढणारे ट्रान्सपोर्ट आपली हवा केमिकल्स यांनी सगळी हवा प्रदूषित होतेच पण आपण त्याच्यामध्ये जास्त सहभाग घेऊन कमीत कमी प्रदूषण करायचा म्हणजे जेवढे जमेल आपल्याला तेवढं तर हे प्रदूषण कमी होईल आणि सिटी क्लीन राहील म्हणजे ती स्वच्छ हवा आपल्याला घ्यायला मिळाली की आपोआपच आपली सिटी चांगल्या प्रकारे श्वासो श्वास घेऊ शकते हो आणि तू बघितलस का कोविड मध्ये बघ आपण जवळपास सहा ते आठ महिने घरीच होतो म्हणजे काही प्रमाणात काही गोष्टी दोन-तीन महिन्यानंतर चालू झाल्या होत्या पण त्याच्यावर तू बघितला असेल तर एक वेदर जे होतं ते खूप चेंजेस आले होते त्याच्यामध्ये म्हणजे त्याच्यावर बरच आर्टिकल आलं म्हणजे त्याच्यावर बराच रिसर्च झाला की कारण की कोविडमुळे सगळी लोकं घरी होते टोटली ट्रॅव्हलिंग बंद होतं सगळ्या गोष्टी होत्या तर बरंच स प्रदूषण कमी झालं होतं इव्हन पुण्यामध्ये पण हा अभ्यास करण्यात आला होता हो हो आता तू बोलल्यामुळे मला आलं ते लक्षात की काही लोक मॉर्निंग वॉकला वगैरे जायची होती ती म्हणायची आता मध्यंतरी आपण सगळे घरात होतो आणि त्याच्यानंतर आम्ही जेव्हा जायला लागलो थोडा थोडा प्रमाणात जे चालू झालेलं तेव्हा पण हा बदल फरक जाणून येत होता म्हणजे ट्रान्सपोर्ट वगैरे खूपच कमी म्हणजे अगदी इसेन्शिअल ट्रान्सपोर्ट काही चालू होते पण बाकीच्या सगळ्या गोष्टी बंद असल्यामुळे ती हवा जाणवत होती की ही हवा आपल्याला खरंच ही स्वच्छ हवा आहे आणि एरवीच्या हवेमध्ये किती ते प्रदूषण आहे आता बघ ना मी स्वतः रोज मुंबईला ट्रॅव्हल करते त्याच्यामध्ये किती म्हणजे मी एसी बसने जाते पण अगं बाहेर किंवा ट्रेन नाही येताना कधी ट्रेन नी येणं झालं तरी पण काय होतं ते आवाजाचं पोल्युशन एअर पॉल्युशन कितीतरी प्रकारचे पॉल्युशन त्याच्यामध्ये असतात म्हणजे तो आवाज नकोसा वाटतो ती हवा आता मध्यंतरी पंधरा दिवस पूर्वी मी आजारी होते का तर श्वसनाचा म्हणजे घशाचा त्रास होत होता पण असं नाही मलाच ऑफिसमध्ये पण जो तो येतो त्याला खोकला हाच प्रकार घशाचे त्रास कारण सगळेजण म्हणाले की हा आता हे न्यूज मध्ये येते की सध्या मुंबईची हवा खूप पॉलिटिक म्हणजे खूप खूप म्हणजे खूप प्रदूषण झालंय मुंबईच्या हवेमध्ये आणि हा सगळा त्रास सगळ्यांना होतोय हो ते तर आहे आणि वातावरणामुळे ऍक्च्युली प्रदूषणामुळे वातावरणात खूप बदल होतो म्हणजे तू लक्षात आला असेल तुझ्या प्रत्येक ऋतुजा आहेत पावसाळा उन्हाळा आणि हिवाळा हे एक्सटेंड होतायेत

होते आहेच म्हणजे चार आपले चार चार ऋतू एका एका महिन्यासाठी आहेत ना आता पाच पाच सहा सहा महिने एक ऋतू चालल्यासारखा चालतो बघ म्हणजे थंडीही नोव्हेंबर एंड पासून डिसेंबर डिसेंबर मध्ये वगैरे खूप असते असं हे आधी आपल्याला आपले आजी आजोबा आई वगैरे सांगत आलेले आहे पण तू यावर्षी बघितला असशील तर जानेवारीमध्ये संक्रांतीच्या दिवशी सुद्धा संक्रांत होऊन गेली तरी ही थंडी नव्हती आता या वीक मध्ये खूप थंडी जाणवायला लागली आपल्याला

दिवस पण मोठा होतो आणि मग हळूहळू गर्मी जाणव लागते आई म्हणे कधी संक्रांत गेली एक आठवडा होत आला एवढी थंडी वाढलीये की आता मुलं पण वाट बघतायेत तेच ना म्हणजे आपण आपण मुलांनाही काय सांगायचं हा एक भाग पडलेला आहे याच्यामध्ये म्हणजे शाळेमध्ये किंवा पुस्तकांत पुस्तकांमध्ये आहे की हा ऋतू या एवढे चार महिने हा चालतो एवढे हा चार महिने चालतो

प्रदूषण म्हणजे बघ घातक दूषित किंवा तत्सम पदार्थांचा पर्यावरनात होणारा निचरा आणि सामान्यतः प्रदूषण हा मानवी क्रियाप्रक्रियांचा परिणाम आहे अशी कोणतीही मानवी क्रियाचे परिणाम नकारात्मक ठरवतात म्हणजे त्यालाच खरंतर प्रदूषण म्हटल्या जातो आणि प्रदूषणाचे स्त्रोत पण खूप आहेत गंभीर प्रदूषण स्त्रोत मध्ये सुद्धा रासायनिक संत्रे तेल शुद्धीकरण केंद्रे कारखाने आण्विक औषध किंवा कचऱ्यांचे ढीग नेहमीच तयार होणारा कचरा भट्टीतील अवशेष प्लास्टिक पीव्हीसी तसेच गाड्यांचे कारखाने आणि मोठ्या प्रमाणात पश्चिमल निर्माण हे तर एक प्रदूषणाचा स्त्रोत झाला पण याच्या सारखे अजून आहेत म्हणजे तू बघितलं असेल तर लहानपणी जेव्हा गॅस किंवा स्टोव नव्हता तेव्हा चुलीवर स्वयंपाक तयार व्हायचा त्याच्यासाठी लाकडं कोळसा या गौर्या शेणापासूनच्या बनवल्या जातात हे सगळं तयार व्हायचं याच्यापासून खरं स्वयंपाकासाठी हे वापरत होते तर हा पण एक सगळा एअर पॉल्युशनचाच भाग आहे

हो बरोबर म्हणजे आता तू हे बोललीस ना हे इंनजनरल बोलतोय पण हे तू सांगितलंस ते खरं महत्त्वाचे आहेत पहिले कोळसा आणि याचा वापर व्हायचा पण यांनी खेकडे तिकडे या सगळ्या गोष्टी कमी झाल्या आहेत अगं त्यामुळे असं नाहीये फक्त आवाजाचं पोल्युशन ह्याच पोल्युशन सगळ्या गोष्टींना सगळ्या गोष्टी जबाबदार आहेत हो ते आहे पण तू बघितलस का आत्ता ऑनलाईन सिस्टम मुळे किंवा रेडीमेड फूड मुळे ना प्लॅस्टिक कचरा आणि युज अँड थ्रो जे डबे किंवा ज्या वस्तू आपण बाहेरचा अन्न ऑर्डर करतो तेव्हा त्या कचऱ्या

होगा पण आता काय झालंय ते कंटेनर आता हळूहळू म्हणतायेत किंवा काही ठिकाणी हॉटेलमध्ये एक वुडन्स हे म्हणजे माझ्या ऑफिसमध्ये वुडन चे कंटेनर किंवा वूडनचे स्पून हे आम्ही युज करतोच कारण की कसे माहितीये का तिथे मग एक तर ग्लास कटलरी किंवा मग वूडन आहे हे याच्यामुळे प्लास्टिकला एक ऑप्शन मिळाला आहे पण ह्या गोष्टी अजून डेव्हलप किंवा अमलात येणे अजून थोडा वेळ हे चालू तर केलेला आहे काही ऑफिसेस मध्ये पण थोडा वेळ जाणारे या गोष्टी लेवलला येईपर्यंत होते आहे पण त्याच्यासाठी आपण म्हणू शकतो वापरण्यापेक्षा पुढे प्रवासात वगैरे जात असतात तर आपण स्वतःच्या डिश किंवा स्वतःचे भांडे असं न्यायला काही हरकत नाही होतो त्रास आपण बघतो पण आपल्याला आपला प्रदूषणापासून आपल्यालाच आपलं वाचवायचा आहे

हो हो त्या गोष्टी अशा आहेत ना प्रत्येकाने ठरवून जर चांगल्या हवेमध्ये राहायचे UNIN UNIN आणि प्रदूषणापासून शहरांमध्ये प्रदूषणापासून बचाव करण्यासाठी काही सोपे सल्ले आहेत बघ मी काही उदाहरणे देते ते सगळ्यांनाच उपयोगी पडतील आपल्या टीव्ही आणि म्युझिक सिस्टीम चा आवाज ध्वनी प्रदूषणाबद्दल आधी सांगते मी तुला आपल्या टीव्ही किंवा म्युझिक सिस्टीमचा आवाज कमी केला पाहिजे किंवा गाडीचा हॉर्न म्हणजे आपण पार्किंगला पार्किंगला म्हणण्यापेक्षा आपण सिग्नल ला वगैरे उभे राहिल्यानंतर सगळ्या लोकांना कळतं की सिग्नल लागलेला आहे सिग्नल काढल्याशिवाय काय किंवा निघाल्याशिवाय आपण पुढे नाही जाऊ शकणार तरीही लोक गाडीचा हॉर्न वाजवत असतात हो हा मुद्दा बोललीस ना ते फार बरं झालं म्हणजे मी प्रत्येक वेळेस बाईक वरून किंवा फोर व्हीलर मधून जातो तेव्हा मी हाच प्रश्न विचारते माझ्या मिस्टरांना आता ह्यांना माहितीये ना सिग्नल आहे तरी हा कशाला मागे बसून आवाज करतोय हॉर्न देतोय आपण स्वतः गाडी चालवतोय याला कळायला नको का आणि या गोष्टी जर तुम्ही गाडी चालवायला उतरत आहे तर या गोष्टी सगळ्या तुम्हाला कन्सिडर करायलाच हव्यात की आपण हा हॉर्न

तुम्ही विनाकारण हॉर्न वाजवला ती गाडी उभी आहे तुम्ही त्याला पुढे जायला सांगताय आणि तो काय असाच टाईमपास करतोय का तू पण काहीतरी गोष्टीसाठीच उभा आहे ना सिग्नल साठी आहे ट्रॅफिक साठी आहे पण सिग्नल सुटल्या सुटल्या विदीन सेकंद तुम्ही जो हॉर्न ट्या ट्या ट्या वाजवत बसता ते कितपत योग्य आहे अगं आणि याच्याने किती ध्वनी प्रदूषण होतं हो म्हणजे मुद्दाम करतात की खरंच घाई असते घाई सगळ्यांनाच असते बघ कुठेही प्रत्येकालाच असते पण थोडे पेशन्स पण महत्त्वाचे असतात कारण की सरकारने काही डेसिमल ठरवून दिलेले असतात सरकारने म्हणण्यापेक्षा त्याच्यावर एक अभ्यास झालेला आहे की एवढ्या आवाजातच ऐकल्या गेलं पाहिजे नाहीतर त्याचा शरीरावर कानावर वगैरे खूप परिणाम होतो आणि

कारण की आता मी जिथे राहते तिथे शाळा आहे सकाळी साडेसहा वाजल्यापासून सात वाजेपर्यंत म्हणजे जो शाळेचा टाईम आहे त्याच्या अर्धा तास आधी सकाळी म्हणजे आता सकाळची वेळ आपण नॉर्मली म्हणतो छान आल्हाददायक असते पण नाही आम्ही ऍक्च्युली जिथे घर घेतले त्याच्या समोर शाळा आहे ती नंतर बांधण्यात आली आम्ही अगदी घर का घेतलं तिथे की तिथे शांतता होती म्हणून पण झालं उलटच आणि शनिवारच्या दिवशी आजही शाळा चालू आहे कारण की सगळ्या मोठ्या मुलांच्या शाळा शनिवारी असतात आणि मग तो आवाज शाळा सुटल्यानंतर मुलांना घ्यायला आलेल्या त्या व्हॅन आणि तो रस्ता ऍक्च्युली ती शाळा त्यांनी चुकीच्या ठिकाणी बांधली एवढा मोठा काय तो रस्ता नाहीये त्यामुळे ऑटोमॅटिक तीन-चार गाड्या आल्या की तिकडे हे ट्राफिक होतं आणि प्रत्येकाला जायची घाई त्यामुळे कंटिन्यूअसली हॉर्न देत बसतात ते आहे आणि याच्यासोबत जल प्रदूषण जे आहे त्याच्यावर पण आपण बचाव करू शकतो कधी कधी सार्वजनिक नळ विहीर आणि इतर साठ्याजवळ कचरा नाही टाकला पाहिजे नाहीतर काय होतं तो पायाने किंवा हाताने किंवा एखाद्या आता विहीर वगैरे म्हणलं तर आपण बादली खाली ठेवतो विहिरीत न पाणी काढलं की तर च्यासोबत बादलीला चीटकून परत कचरा तो पाण्यात जातो मग पाण्याच्या सार्वजनिक पाईपांचा सुद्धा गैरवापर नाही केला पाहिजे फक्त अधिकृत जगांवरच पवित्र मूर्तीचं विसर्जन केलं पाहिजे जे की आपण गणपती आणि नवरात्राच्या वेळी त्या गोष्टी तर खूप अनुभवत असतो आणि सर्वांनी कर जल प्रदूषणाचे नियमांचे पालन केले ना तर नक्कीच जसं हवेच्या प्रदूषणाला आळा बसेल जसं आपण आधी ह्या विषयावर बोललो जल प्रदूषणाचे नियमांचे पालन केले ना तर नक्कीच जल प्रदूषणाला पण आळा बसू शकतो

हो आणि शहरातील प्रत्येक वेग वेगळ्या ठिकाणी वेग वेगळं प्रकारची कारण खूप आहेत